एक होटल दिसत आहे आपल्याला हॉटेल च्या बाहेर हॉटेल मयूर नाव लिहिलेला आहे बोर्ड आहे आणि हॉटेल कडे जाण्याचं ऑरो दाखवला आहे एवढच या ठिकाणी दाखवला --